आणि तिथे लोक पाहण्यासाठी खूप जास्त गर्दी आहे. ते किती छान आहे.

हे वसंतराव नाईक महाविद्यालय आहे. यामध्ये खूप मोठा गेट आहे. खूप मोठी बिल्डिंग आहे.